समोर खुप सारा पाणी ए पाणी मधी मच्छी ए मच्छी इथ लोक पकडाय साठी येतात.

कप मध्ये हे नेसकॅफे असं लिहलेलं आहे आणि समोर तुम्हाला एक घर दाखवले गेलेले आहे.

या फोटो मध्ये तुम्हाला खुप मोठे मैदान दाखवले गेलेले आहे आणि तिथ पोर क्रिकेट खेळुन राहिले आहे इथ खुप सारे पोर--

कडी हे एक काळ्या रंगाची आहे.

हनी ची काॅफी पण मस्त वाटते.

येऊ पण शकते जास्ती करुन--

सिक्युरिटी गार्ड पण खुप सारे दिसतात आणि तिथचे एस.टी. बसा पण --

इंजिन पण त्याचे चांगले दिसत आहे आणि इथ पहा ॲक्टीव्हा पण दिसुन राहिलीये आणि --

स्प्लेंडर पण विकतानी दिसत आहे तुम्ही पण इथ येऊन --

हे पहा तुम्हाला इथे एक चंद्रपुर महाराष्ट्र म्हणुन मोठ गेट दिसत आहे.

आणि त्याच्या समोर पहा सारे.

आणि पहा तुम्हाला मस्त दिसत आहेत.

पोराची शर्ट पण मस्त निळ्या रंगाची दिसते आणि खाली पांढरा पॅन्ट दिसतय.

आणि काकु न ताई पण त्यानी पहा किती मस्त ते--

आणि या पार्किंग मधी पहा तुम्हाला किती सारी गाडी पण दिसुन राहिली आणि ऍक्टिवा पण दिसत आहेत.

आणि टि.व्ही. वर पहा तुम्हाले गाईचे दुध पण खुप चांगलेपणी दिसतात.

चांगल दुध पण मिळाचे राहतात आणि पहा इथे एक तबला म्हणजे ते--

घास खातानी पण दाखवुन आले तीचे टि.व्ही. . लोक --

आणि त्या खाली काय पान--

ह्या मजीदपाशी पा तुम्हाला पा--

हिरव्या रंगाचे हे पण दिसु लागले तुम्हाला गोला सारखा--

इथ येऊन आपला नमाज पडु शकता हा मज्जीद पण खुप स्वच्छ आणि सुंदर पण राहतात तुम्ही पण पाहु शकता इथ येऊन.

मुर्ती पण दिसत आहे ते गाय बसलेले पण दिसतेत आणि त्या गाईची पण पुजा करतानी दिसतात.

आणि एक तुम्हाला इथं खाली कॅमेरा पण दिसत आहे. कॅमेऱ्या चे पण मीच फोटो काढलेलेत.

या कॅमेरा मधून मी पुऱ्या लग्नाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण करणारा--

मी पण इथ येऊन गाडी घेऊ श--

ए.सी. सर्विस म्हणुन दिसतात.

इथे अलग अलग काळा मसाला पण दिसताएत म मटन मसाला पण दिसताएत.

आणि एक वाघ तिच्या उरावर पण बसलेला दिसत आहेत.

त्या वाघ वाघीणचे फोटो पण काढु शकता येऊन.

अन त्याच्या मागे पण पहा किती सारे--

मस्त रेल्वे पटरी दिसुन राहीली खाली मी इथुन आम्ही--

इथ प्लॅटफॉर्म म्हणुन पण लिहलेले आहेत.